पर्वता पूजिता नये पूजिता सर्व देवालय तेणे तो तृप्त होत असे. प्रत्यक्ष वर्तेदे अपा पहारे विवेकी देवालय वर्णती व्यापे जाते ते ज्ञाते नव्हते कदा देव वर्णिले तो ग्याता त्याने मोक्षची पावते. शेतकरी शेतात राबणाऱ्या कष्ट करीत शेताचे शेतकरी बापाचे चित्रण केलेलं आहे शेतकरी हा दिवसभर अपार मेहनत करत असतो काळ्या भोर शेतामध्ये चिखल मातीमध्ये त्याचा हात राबवत असतो ऊन वारा पाऊस या गोष्टीचा तो विचार करत नाही एवढच नव्हे तर वैयक्तिक जीवनाकडे आई वडील बायको मुले यांच्या कडेही त्याला लक्ष द्यायला वेळ नसतो शेतकरी हा शब्द विचारलेला तर आपल्या समोर काही कुरकुरीत बियाणं असलेली टोपी घातलेली आणि बैलजोडी जपून हाकत असलेली आकृती उभी राहते म्हणजेच कष्टाचे ते प्रतीक होय शेतकरी म्हणजे कसल्याही इच्छा अपेक्षा पूर्ण याची शाश्वत नसलेली आणि दिवस रात्र कष्ट करत असलेल्या जीवनाचे ह्या कवितेची शेतकरी बाप हा असाच दिवसरात्र शेतात राबणारा कष्ट करणारा आहे तो कामाच्या विचारांमध्ये आणि कामामध्ये इतका बेधुंद झालेला आहे की त्याला ऊन पाऊस वाऱ्याचे ही भान नाही स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष द्यायला ही वेळ नाही घाम गाळत कष्ट करत राहणे आणि पीक जोमाने यावे एवढेच त्याचे ध्येय असते या

सखे सोबती आहे त्याच्याच मदतीने तो आपली पुनवि करत असतो प्रत्येक शेतकऱ्याच्या आपल्या बैलावर खूप जीव असतो ते आपल्या बैलाची खूप काळजी घेते त्याना वेळेवर चार पाणी करत असतात कारण बैलाच्या जीवावर त्याची सर्व शेती अवलंबून असते अशाच पद्धतीने बैलाची काळजी घेणे त्याच्या मदतीने काम करणारा कष्टकरी आबा हा त्याच्या आपल्या शेतामध्ये काळ्या चिखल मातीमध्ये दिवसरात्र राबतो आबाच्या कष्टाला फळ येते त्याने आपले केलेल्या कामाचे चीज होते आणि पीक जोमाने येते शेतामध्ये आनंदाने डुलते त्या पिकासोबतच आबांचे मन ही डोलते या कवितेतील आबा आणि सामान्य गरीब पण अत्यंत कष्ट करणारा गरिबांचा प्रतिनिधी म्हणून कवीने उभा केलेला आहे. पीक जोमाने आले की प्रत्येक शेतकऱ्याला आनंद होतो त्याच्या अपेक्षांची पालवी फुटते. त्यांचा समोरचे प्रश्न आता सुटणार असल्याचे त्यांना दिसू लागते. अशा आनंदाने वातावरणात काळाने झोप झडप झालेली तसेच नैसर्गिक संकट संकटाने झडप घेतलेली शेती पिकाची सर्वनाश होते आणि शेतकऱ्याच्या अपेक्षा स्वप्ने धुळीत मिसळतात अशाच पद्धतीने या कवितेतील पिकावर मावा व हा रोग येतो हा रोग पिकाचे चेहरे जखडून धरतो त्याची वाढ होऊ देत नाही. शिवाय झाडाचे शेंडे वाकडे तिकडे होतात आणि अबांचेही स्वप्न धुळीत मिसळते वर्षभर अपार मेहनत घेऊन पीक अत्यंत जोमाने येते तेव्हा शेतकऱ्यांना आनंद होत असतो आणि आता आपल्याला भरपूर उत्पन्न होणार आहे आपण ठरवलेले कामे आता पूर्ण करता येतील असे त्यांना वाटू लागते तो अत्यंत आनंदी असतो परंतु काळाप्रमाणे जर त्याच्या मालावर नैसर्गिक संकट संकट आले तर हा हताश होणे निराश होणे हेच त्या हेच त्यांच्या पदरात येते हेच आबाच्या या बाबतीत पडली मावासारख्या रोगाने सगळं पीक गोंधळकृत केले होते अशा प्रकारे शिवाजी याना आबा या कवितेच्या माध्यमातून प्रचंड मेहनत केली आहे कामाच्या धिऱ्याने तो इतका तापटलेला आहे की त्यांना त्याला प्रचंड घाम आला तरीही समजत नाही सोसाट्याचा वारा आला तेही समजत नाही की प्रचंड उन्हामध्ये आपण पोळतोय किंवा पावसात आपण भिजतोय भिजत आहे आणि आपण काम थांबवावे याचेही भान त्याला राहत नाही उन्हाळा असो की पावसाळा तो सारखं कामच करत असतो ह्या शेतकरी राजाच्या मदतीला कोणीही नाही तो एकटा शेतात राबतो शेतकरी हा उभ्या जगाचा पोशिंदा असतो त्याने पिकवल्याशिवाय इतर मनुष्य जातीला अन्न मिळणार नाही तर त्याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये असते शेतकरी मात्र आपले बैल शेतामध्ये दिवस रात्र कष्ट करत असतो प्रचंड मेहनत करून तो पीक जोमाने आणतो पीक जोमाने आले की त्याचे मन पिकासोबत डोलू लागते पीक येताना रंगवलेले स्वप्न साकार होण्याचे दिवस जवळ आल्याने तो आनंदी असतो घरादारामध्ये आनंदाने वातावरण तसेच एक एक स्वप्न त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागते मुलांना शिक्षण मुलीच लग्न बायकोला दागदागिने कपडे खरेदी करायचे हे स्वप्न पण राहते आणि काळाने झडप घालावी झडप घालावी तसेच एखाद्या नैर्सगिक संकटात तो माल सापडतो आणि सर्व पिकाचा सर्वनाश होतो अशाचप्रकारच्या संकटाला शेतकरी येते पिकाला जागेवर थांबवणारा नैसर्गिक संकटाच्या माध्यमातून येतो वर्षभर कष्ट केलेले ऊन वारा पाऊस सारखे सगळे दिवसरात्र काढलेली मेहनत केलेली शेवटी पदरात नैराश्य तेच पडते शेतकरी हा खूप कष्ट करून त्याच्या हातात शेतकऱ्याच्या उभया जागत्या म्हटले जाते त्याचे कारण दिवसरात्र कष्ट करून शेतात धान्य पिकवतो आणि बाजारात आणून नाईलाज बेभाव विकत असतो आणि बाकी लोक मात्र त्याच्या जीवावर मज्जा मारत असतात देशाचा शिपाई ज्याप्रमाणे सीमेवर दिवसरात्र हातात बंदूक घेऊन डोळ्यात तेल घालून जागा असतो आणि देशातील जनता सुरक्षा सुरक्षित असते निवांतपणे झोप घेत असते अगदी त्याचप्रमाणे या देशातील शेतीचा शिपाई दिवस रात्र एकाच काबाडकष्ट करत असतो आणि देशातील जनतेला अन्नधान्य चा प्रश्न सोडवत असतो सीमेवरच्या शिपायाला ज्याप्रमाणे आपल्या वैयक्तिक जीवनाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो तसा या शेती तसा या शेतीच्या पिकालाही वर्षभर काम करत असताना आपल्या कुटुंबाकडे घराकडे लक्ष देता येत नाही ऊन वारा पाऊस म्हणजे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा शेतकरी फार फार कष्ट करत असतो उन्हाळ्यामध्ये आपण घाम गाळतो घाम गाळतो आणि शेतकरी हे काम करतात त्याला आपले शरीर जाते आपला

अशाही परिस्थितीमध्ये तो काबाडकष्ट करत असतो घाम गाळने कष्ट करणे एवढेच नाही तर त्याला त्यालाही माहित असते शेतामध्ये

ठरलेले असते म्हणून तो शेतात मेहनत करत असतो पीक जोमात आणत असतो अशाप्रकारच्या यांचा आबा कवितेपासून शेतकरी दिवसरात्र मेहनत करून पीक आणतो सर्व शिवाय त्यांच्या कष्टाने बोलणी बोलतो बोलणे झाले असते पीक पाणी वारा वर आनंदाने डोलू लागते त्याच्यासोबत शेतकऱ्याचे मन हुरवते कारण त्याच्या समोर त्याला मिळालेले असते शेतकरी शेतात पेरणी करताना सोबत पेरणी करत असतो पेरलेल्या पिकावर भविष्यात आपल्याला कोणती कोणकोणती कामे करायची आहेत याचा असतो पेरणी करताना लावून ठेवत ठेवत असते आणि त्या दृष्टीने वर्षभर त्या पिकाची काळजी घेत असतो पिकाला फळ औषधे निदान कोळपणे देणे हे अगदी वेळच्यावेळी करत असते वेळप्रसंगी रात्री त्यालाही त्याला पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते जंगली जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी रात्रभर तो आपल्या पिकाची तो काळजी घेत असतो करत असतो आणि कारण त्या पिकाचे त्याची संपत्ती असते असतो आणि अश्या पद्धतीच्या जोमात आलेले पीक पाहून शेतकऱ्याला आपल्या कष्टाचा विसर पडून तो आनंदी होतो स्वप्न थोड्या अंतरावरती दिसू लागते नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला प्रदूषणाबद्दल थोडी माहिती देणार आहे. निसर्गामध्ये हानिकारक पदार्थांची भर घालण्यास प्रदूषण असे म्हणतात. प्रदूषण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. उद्योगांच्या चिमणीतून निगणारा धुर आणि वाहनांच्या silencer मुले वायू प्रदूषण होते. प्रदूषक कारखाने कमी करून आणि दर्जेदार इंधन आणि ENGINE वापरून आम्ही ते तपासू शक आता आपण झाडे लावू शकतो. जे carbon dioxide ला oxygen मध्ये रूपांतरित करेल. हवेतील प्रदूषण करण्यासाठी आपल्याला सौरऊर्जेचा विकास आणि वापर करावा लागेल. उपचार न केलेले औद्योगिक कचरा थेट नद्या, टाक्यांमध्ये आणि तलावांमध्ये सोडल्यामुळे जल प्रदूषण होते. ते सर्व प्रकारे टाळले पाहिजे. कचरा थेट नद्यांमध्ये सोडला जाऊ नये कचऱ्यावर योग्य योग्य प्रकारे उपचार केले पाहिजे. किनारपट्टीच्या तेलाच्या विहरीनमधून आणि जहाजे हलविण्याचा वेळी तेलाच्या गळतीमुळे महासागरचे जल प्रदूषित होत आहे तेलाची गळती रोखण्यासाठी योग्य ती उपाय योजना व काळजी घेतली पाहिजे. नद्या, तलाव आणि समुद्रांचे प्रदूषण हे प्रायवर्णाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी एक प्रमुख चिंता आहे. जल प्रदूषणाची संभाव्य कारणे कोणती आहेत आणि प्राण्यांच्या जीवनावर आणि मानवी समाजावर यांचा काय परिणाम होती याची करणे लक्ष्यात घेतली पाहिजेत. गेल्या काही वर्षात पाणी अधिकाधिक प्रदूषित होत आहे आणि या समस्येमुळे पर्यावरणा संदर्भात जागरूक असणाऱ्या बऱ्याच लोकांची चिंता वाढत चाललेली आहे. त्याचे दुष्परिणाम समजावून सांगण्यासाठी आपण प्रथम या समस्येच्या कारकांचे विश्लेषण केले पाहिजे. सुरवातीस पाण्याचे प्रदूषण हा संपूर्णपणे मानवी दोष असू शकतो. खर तर आपण पर्यावरण विरोधी वागणे जितके जास्त चालू ठेवतो तितके ग्रह धोक्यात येते. हे कारखाने, नद्या, नाले आणि तलावांमध्ये रसायने सोडत आहेत. तसेच आप च्या मौल्यवान पीक शेतात कचरा टाकत आहेत. कारखान्यांचे प्रदूषण वाढत आहे कारण super market मध्ये विक्रीसाठी दररोज तयार होणाऱ्या उत्पादनांची संख्या जास्त आहे शिवाय box, बाटल्या आणि चष्मा

ते दूर फेकणे. ला प्रदूषित करते. म्हणूनच पावसामुळे या पदार्थां पासून रसायने सोडली जातील आणि ज्यांचे गाय ओढ्यात सापडतील अश्या जमिनींमुळे शोषून घेतील उदाहरणार्थ पिलवा हा इटलीचा दक्षिणेकडील भागातील एक प्रसिद्ध कारखाना आहे. जो धुरांमुळे सर्व देशातील सर्वात प्रदूषक company म्हणून प्रसिद्ध आहे. आणि इमारतीच्या खाली जाणाऱ्या पाण्यात ते सोडण्यात आले आहे. प्रदूषण ही एक संज्ञा आहे. ही आजकाल मुलांनाही ठाऊक आहे. हे इतके सामान्य झाले आहे. की प्रदूषण सतत वाढत आहे. हे जवळ जवळ प्रत्येक झण कबूल करतो. प्रदूषण या शब्दाचा अर्थ असा आहे. की, एखाद्या गोष्टीत कोणत्याही अप्रत्याक्षिक परदेशी पदार्थाचे प्रकटीकरण जेव्हा, आपण पृथ्वीवरील प्रदूषणाबद्दल बोलतो. तेव्हा, आपण विविध प्रदुशक्कार द्वारे नैसर्गिक स्रोतांना होणाऱ्या दूषिततेचा संदर्भ देतो. हे सर्व मुख्यातः मानवी क्रिया कल्पनांमुळे होते. जे एकापेक्षा जास्त प्रकारे वातावरणास हानी पोहोचवते. म्हणूनच त्वरित या समस्या सोडविण्यासाठी तातडीची गरज निर्माण झाली आहे. म्हणजेच प्रदूषणामुळे आपल्या पृथ्वीचे तीव्र नुकसान होत आहे आणि आपल्याला त्याचे परिणाम लक्षात घेऊन हे नुकसान रोखणे आवश्यक आहे. प्रदूषणाचा परिणाम एखादाच्या कल्पना करण्यापेक्षा जीवनाच्या गुणवत्तेवर होतो हे रहस्यमय मार्गाने कार्य करते कधी कधी ते उघड्या डोळयांनी पाहिले जाऊ शकते तथापि हे वातावरणात खूप उपस्थित आहे. उदाहरणार्थ आपण हवेत असलेले नैसर्गिक वायू पाहू शकणार नाही. परंतु ते आजही तेथे आहेत. त्याचप्रमाणे वायूला गोंधळात टाकणारे आणि carbon dioxide चे प्रमाण वाढविणारे प्रदूषक मनुष्यासाठी खूप धोकादायक आहेत. carbon dioxide च्या वाढीव पातळीमुळे जागतिक तापमान वाढ होईल. प्रदूषणांचे हानिकारक परिणाम शिक्या नंतर एखाद्याने शक्य तितक्या लवकर प्रदूषण कमी करण्याचे काम केले पाहिजे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांचा धूर लोकांनी सार्वजनिक वाहने वापरावीत. हे कठीण असले तरी सण आणि उत्सव येथे फटाके फोडणे टाळणे म्हणजे वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी करू शकते. सर्वात महत्वाचे म्हणजेच आपण वस्तूंचा पुनर्वापवर करण्याची सवय अंगीकारली पाहिजे. सर्व वापरलेले plastic महासागर आणि नदी फेकल्या जाते. त्यामुळे ते पाणी प्रदूषित करते. म्हणूनच लक्षात ठेवा.

हवेला स्वछ बनविण्यासाठी अधिकाधिक झाडे लावण्यात आपण सर्वांना प्रोत्साहित केले पाहिजे. मोठया स्तरावर म मोठया स्तरावर बोलत असतांना मातीची सुपीकता राखण्यासाठी सरकारने खतांचा वापर मर्यादित केला पाहिजे. व या व्यतिरिक्त उद्योगांना त्यांचा कचरा महासागर आणि नद्यांमध्ये टाकण्यास बंदी घातली पाहिजे. ज्यामुळे जल प्रदूषण होणार नाही. प्रदूषण ही एक गंभीर बाब आहे आणि निसर्ग आणि मानवी शत्रूंपैकी एक आहे. जरी अद्याप खरोखर निराकरण आणि होणारी ही गंभीर बाब आहे. शुद्ध वस्तूंमध्ये प्रदूषक मिसळणे ज्यामुळे वस्तू हानिकारक किंव्हा निरुपयोगी प्रदूषण होते. प्रदूषण हे मानवतेसाठी निसर्गासाठी आणि पृथ्वीवरील इतर प्राण्यांसाठी शाप देण्यासारखी आहे. त्याचा जागेवरही परिणाम झाला आहे. असे अनेक प्रकारचे प्रदूषण आहे. जे खालील प्रमाणे आहेत. जल प्रदूषण, वायू प्रदूषण, भूमी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतो. प्रदूषण पाणी पिल्याने Cholera आणि अतिसार सारखे प्राणघातक आजार उत्भवतात. वायू प्रदूषणमुळे दमा असण्याचा समस्या कर्क रोगाचे आजार उभाऊ शकतात. माती प्रदूषणामुळे पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होतो. फळे आणि भाज्या विषारी असू शकतात. ध्वनी प्रदूषणामुळे

समाजातील विकास माणसासाठी आवश्यक आहे परंतु प्रदूषण नावाचा विकासाचा दुष्परिणाम होतो. जरी आम्हाला विकासाची आवश्यकता आहे परंतु वापरकर्त्यांसाठी आपण उपवयांची योग्य व्यवस्था केली पाहिजे. आपण त्यांना निसर्गाने उघडे ठेऊ नये. ते मानवांवर, प्राण्यांवर आणि निसर्गावरही बरेच परिणाम करतात.

जल प्रदूषणांसाठी factory मध्ये गलिच्छतेसाठी एक परिपूर्ण drainage योजना तयार करणे आवश्यक आहे. पाणी किंव्हा त्यांनी कारखान्यांमध्ये water filterplant स्थापित करावा आणि ते पाणी पुन्हा वापरता यावे. साबण आणि detergent च्या वापरावर बंदी घालणे आवश्यक आहे. आणि मल निसारण filter केले पाहिजे आणि

निवासी क्षेत्रापासून दूर असले पाहिजे. त्यांच्या चिमण्यांमध्ये हानिकारक वायूंसाठी gas शोषण प्रणाली असावी. प्रदूषणाची पातळी प्रत्येक वाहनांपासून तपासली जाणे आवश्यक आहे. तसेच आम्हीच वाहन pooling system अनुसरून. करू शकतो. कचरा जाळणे polythene, rubber tube, plastic, गोवरी, लाकूड csc वायू सोडणे यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. शेतकऱ्यांनी शेतीसाठी रसायनिक किटनाशकांच्या जागी सेंद्रिय किटनाशके आणि खते वापरली पाहिजे. कचरा polythene plasticrubber वैगरे आपण उघड्यांवर सोडू नये किंव्हा जर पुरले जाऊ नये. दूषित पाणी देखील माती दूषित करते. म्हणून आपण ते देखील दुरुस्त करणे आवश्यक आहे. आपण ओला व सुका कचरा मिसळू नये तर आम्ही दोन भिन्न dust bin वापरू शकतो. कारखाने निवासी क्षेत्रापासून दूर असले पाहिजेत. ear plugs वापर ear plugs वापर कामगारांना करण्यासाठी शिफारस केली जाऊ शकते. वाहन तंदुरुस्ती, तपासणी अनिवार्य असणे आवश्यक आहे. वाहनांच्या कर्कश्य च्या HORN वर बंदी घालणे आवश्यक आहे. प्रदूषणाचा आपल्यावर अनेक मार्गांनी परिणाम होतो. म्हणूनच प्रदूषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी लोकसभा ही अत्यंत आवश्यक आहे. कारण सरकार सतत बदल बदलत असते परंतु आपण तसे करू शकत नाही वातावरणात, पाण्यात, हवेत किंव्हा अन्नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळणाऱ्या क्रियेला प्रदूषण म्हणतात. प्रदूषण ही समस्या दिवसेंदिवस वाढच चाललेली आहे. औद्योगिक कचरा थेट मातीत, पाण्यांमध्ये आणि हवेत मिसळत आहेत. एवढेच असूनही लोक प्रदूषणाला आणि त्याच्या परिणाम ला गंभार्ग गांभीर्याने घेत नाहीत आहेत. प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, हृदय अं हृदय रोग असे भरपूरसे आजार पसरत आहेत. वाढते शहरीकरण, कचरा आणि सांड पाण्याचे आ अं अयोग्य व्यवस्थापन औद्योगिकरण अश्या अनेक कारणांद्वारे जल प्रदूषण होत असते. जल प्रदूषणाची करणे पुढील प्रमाणे आहेत. जहाजातून खनिज तेलाची वाहतूक करतांना गळतीमुळे समुद्राच्या पाण्यावर तेलाचे तवंग निर्माण झाल्याने समुद्राच्या पाण्याचे प्रदूषण होते. वायू प्रदूषण हे कोणत्याही रासायनिक, भौतिक आणि जैविक घटकांद्वारे घरातील किंव्हा बाहेरील वातावरणाचे दूषित आहे. जे वातावरणाच्या नैसर्गिक वैशिष्ट्यांमध्ये बदल करते. पूर पृथ्वीच्या जमिनीच्या पृष्ठ भागावर आणि जमिनीच्या पातळीच्या खाली खराब होणे श होय. भूजल आणि माती दूषित करणाऱ्या घण आणि द्रव्य कचरा सामग्रीच्या सौंशया मुळे हे होते. ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक आणि शारीरिक अं स्वास्थ्य व दोघांवर परिणाम होतो. ध्वनी प्रदूषणामुळे शारीरिक व मानसिक ताण वाढतो. मनुष्य चिडचिड आणि आक्रमक होतो. असे काही प्रदूषणाचे परिणाम आहेत. धन्यवाद वित्तीय बाजार प्रस्तावना प्रत्येक उद्योगधंद्याला आपल्या स्थिर व भांडवलाची गरज भागवण्यासाठी अल्प व दीर्घ मुदतीचे भांडवल लागते. म्हणून आवश्यक असणारा निधी उपलब्ध होणे गरजेचे असते. हे निधी ज्या ठिकाणी किंवा ज्या उद्योगधंद्याला पाहिजे असतील तिथे हस्तांतरीत होणे गरजेचे असते त्यातील एक गट जो निधी गुंतवणूक करतो व कर्ज देतो आणि दुसरा गट जो उधार किव्हा कर्ज घेतो व त्याचा उपयोग करतो. वित्तीय बाजार या दोन वेगवेगळ्या गटात एक युवा म्हणून काम करतो. वित्तीय बाजार एक असे स्थान किंवा आहे ज्याच्या माध्यमाने गुंतवणूकदार व धनको उद्योगधंद्यांला पुरेशा प्रमाणात निधी पूरवतात. वित्तीय बाजाराचे मुख्य ते दोन विभाग आहेत नाणे बाजार आणि भांडवल बाजार नाणे बाजारामध्ये अल्प स्वरूपात कर्जाचे व पैशाचे व्यवहार होतात आणि भांडवल बाजारामध्ये मध्यम व दीर्घ मुदतीच्या स्वरूपात कर्जाचे व पैशाचे व्यवहार होतात वित्तीय बाजार वित्तीय बाजार एक अशी संस्था आहे की जी ते वित्तीय साधनांच्या देवाणघेवाणाची सुविधा असते व ज्यामध्ये निगम निधी साठा सरकारी इत्यादींचा समावेश असतो व्याख्या. आह music app च्या नुसार असे स्थान जिथे समज विविध संघटना शिल्लक पैसा हे दोघेहि जिथे एकत्र येतात. त्या स्थानाला वित्तीय बाजार म्हणतात भारतातील वित्तीय चालना देऊन त्यांचा उपयोग अधिक उत्पादित करण्यासाठी महत्त्वाची कार्य करतो.

बचत, गतिशीलता, विविध गट जसे घरगुती कुटुंब, वैयक्तिक सरकारी क्षेत्र, केंद्रीय सरकार यांच्या अतिरिक्त निधी प्राप्त करून ते उद्योजक उद्योगांसाठी गतिवान केले जातात गुंतवणूक ज्या गटांना निधीची गरज आहे त्या ठिकाणी निधी गुंतवणुकीमध्ये वित्तीय बाजार एक महत्वाची भूमिका निभावत असते राष्ट्रीय प्रभागातील ज्या गटांचा निधी कमतरता आहे, त्यांना सतत निधीचा पुरवठा करून राष्ट्रीयप्रकारे मदत योगदान वित्तीय बाजार देत असते उद्योजगतेची वाढ उद्योजग वर्गाला वर्गाचा विकास होण्यासाठी त्यांना आवश्यकते वित्तीय साधनांची उपलब्धता करण्यामध्ये वित्तीय बाजार महत्वाचे योगदान देतात. औद्यागिक विकास देशाच्या औद्यागिक आर्थिक विकासासाठी चे राहणीमान वाढविण्यासाठी वित्तीय बाजाराचे विविध घटक मदत करत असतात. नाणे बाजार ज्या बाजारामध्ये अल्प निधी उभार उधार घेतले किंवा दिले जातात. त्या बाजाराला नाणे बाजार असे म्हणतात. पैशाला जवळचा पर्याय म्हणून वापरण्यासाठी हा बाजार वित्तीय संपत्तीचा आहे. या बाजाराची साधने लवचिक असून ती कमी किमतीत लवकर परिवर्तीत होतात. अल्प च्या गरजा भागवणे.

दलालाबरोबर किंवा तृतीय मालमत्ता ज्यामध्ये होतात त्यांच्या ऐवजी पैशाचा बदली म्हणून वापर होतो. मालमत्ता अगदी सोप्या पद्धतीने लोकांना कोणतेही नुकसान न होता पैसे परिवर्तीत होतात, त्या एक वर्षाच्या मुदतीसाठी होतात. हां एखादा विविध साधनांचा अनेक बाजाराचा एक समूह आहे. या बाजारामध्ये मुख्यत्वे भारतीय reserve bank राज्य सरकार bank औद्योगिक गुंतवणूकदार कार्य करतात. नाणे बाजाराचे साधने नाणे बाजारात अल्पमुदतीचा निधी गोळा करण्यासाठी ज्या वित्तीय साधनाचा वापर केला त्यांना नाणे बाजाराची साधने असे म्हणतात ती साधने खालीलप्रमाणे आहेत. व्यापारी पतपत्र व्यापारी पतपत्र हे कर्जाचे साधन आहे. जे नाणे बाजारात अल्पमुदतीचे वित्तीय साधनसंपत्ती गोळा करण्यासाठी निगम विक्रीस काढली जाते ते वचन पत्राच्या

उद्या विक्रेता किंवा मध्य स्त्रियांची व्याजाचा दर खूप मोठ्या प्रमाणात बदलत असतो कारण हा तर विविध घटकांनी होतो. उद्या अर्थव्यवस्था अति अल्पकालीन गुंतवणूक बाजार विदेशी विनिमय बाजारामध्ये सध्या अस्तित्वात असेलेल्या दरानी या साधनांची विक्री प्रभावित होत असते. या साधनांची कमीत कमी मुदत तीन महिने असते. आता ही मुदत पंधरा दिवसांवर आणली आहे. व्यापारी विपत्रक किंवा हंडी व्यापाराने उद्योग यांच्या अल्प उद्यापदक मुदतीचा कर पथकाच्या गरजा भागवण्यासाठी हे एक सर्वसामान्य व्यापारी विपत्रक आहे. अल्प मजुरीच्या कराल तशी गरज भागवण्यासाठी bank

आणि पर पद्धतीचा अभाव जास्तीत मुद्रांक शिल्प पुरेशे नसणे हे ठेव प्रमाणपत्र किंवा दाखला ठेव प्रमाणपत्र हे चलक्षण मुद्रेचे प्रमाणपत्र आहे. व्यापारी bank किंवा वित्तीय संस्था वाजवटीवर किंवा दर्शनी किमती वर किंवा बाजार किमतीवर विक्रीस काढतात. या प्रमाणपत्राची मुदत पंधरा दिवस ते एक वर्ष असते. व्यक्ती संस्था किंवा विश्वस्त मंडळ हे या ठेवापत्राचे वर्गणीदार असतात. प्रमाणपत्र पृष्ठ करून मुक्त हस्तांतरित करता येते. किमान पंधरा दिवसानंतर हे प्रमाणपत्र हस्तांतरित होते हे प्रमाणपत्र तारण नसलेल्या वचन चिठ्ठीच्या स्वरूपात असते व त्यावर मुद्रांक शुल्क द्यावे लागतील. राजकोष पत्रे किंवा कोषागार होईल राजकोष पत्र किंवा ही वचन चिठ्ठीच्या स्वरूपा सारखीच असतात. . राजकोष होते सरकार वजावट जेव्हा एका निश्चित कालावधीसाठी विक्रीस काढते. कालावधी एक वर्षापेक्षा. जास्त नसतो व यामध्ये नमूद केलेली रक्कम राजकोष पत्राचे वाहक असलेल्याचें वचन दिलेले असते सरकार हे पत्र संस्था किंवा जनतेसाठी विक्रीस काढते कारण उत्पन्न व खर्च यामध्ये तफावत भरून काढण्यासाठी ते खूप मुदतीचा निधी गोळा करते. या राजकोष पत्रकाची मुदत एकशे ब्याऐंशी दिवसांची असते

केंद्र सरकारने काढलेल्या गुंतवणुकीत जास्त आहे. राज्य सरकार व स्थानिक सरकारसाठी हि कमी आहे आयकर व इतर या प्रतिभूतींच्या गुणतंवणूकीवर सूट उपलब्ध असते सरकारी नाणे बाजार नाणे बाजार mutual fund नाणे बाजाराच्या साधनांमध्ये गुंतवणुकीसाठी mutual fund आहे हां निधी कर्जाच्या स्वरूपात असतो याची मुदत एक वर्षापेक्षा कमी असते या निधीच्या गुंतवणुकी खूप जास्त असते या परस्पर निधीमधली गुंतवणुक जास्त सुरक्षित असते. सरकार bank नगरपालिका यांनी विक्रीस काढल्या गुंतवणुकीच्या साधनांमध्ये नाणे बाजार गुंतवणुक सुरक्षित व स्थिर असते हे परस्पर निधी किरकोळ गुंतवणुकद्वारा नाणे बाजारातील संधी देतात आणि किमतीच्या नफ्याचा फायदा त्यांना करून देतात reserve bank च्या हा एक आहे त्याला अधिक दर म्हणतात हा व्याजदर असतो ज्यावर मध्यवर्ती bank सरकारी पुनर्खरेदी करते जी व्यक्ती कर्ज घेते तिला खरेदीदार असे म्हणतात आणि सावकार हा विक्रेता असतो. हा व्यवहार आहे जो मध्यवर्ती bank इतर याचा उद्धेश अल्पमुद्रेची तरळता कमी करणे हा आहे. देशात द्रव्य पुरवठा वाढवण्यासाठी मध्यवर्ती bank ला हा दर कमी करण्याचा व द्रव्य पुरवठा कमी करण्याचा हा दर वाढविण्याचा अधिकार आहे. चे मूल्यांकन व सध्या बाजार किंमत व त्यावर जमा झालेल्या व्याजावर केले जाते भांडवल बाजाराचा अर्थ ज्या ठिकाणी व्यापारी उपक्रमांना मुदतीच्या भांडवलाचे कर्ज घेतले किंवा दिले जाते. त्या बाजाराला भांडवल बाजार असे म्हणत भांडवल बाजाराच्या वित्तीय मालमत्तेला दीर्घ अनिश्चित असते. देशाच्या वित्तीय प्रणालीत भांडवल बाजार महत्वाची भूमिका निभावतात. tracker नुसार भांडवल बाजार एक बाजार म्हणून किंवा एकमेकांची चा समूह म्हणून जिथे संभवित कर्जदाराला संभवित सहकारांच्या संपर्कात आणले जाते. भांडवल बाजाराची दीर्घ मुदतीच्या कर्ज आणि व्यवहार होतात याची मुदत एक वर्षापासून ते दहा वर्षापर्यंत असते. या बाजारामध्ये उत्पादक भांडवल उभारले जाते हे भांडवल औद्योगिक कारणासाठी उपलब्ध करून दिले जाते. देशाच्या भांडवल बाजाराची एक महत्त्वाची भूमिका आहे. खालील प्रमाणे आहेत भांडवल उभारणीकरण बचतदार व गुंतवणूकदार यांच्यामध्ये मध्यस्थी करणे आर्थिक विकास करणे भांडवल बाजाराची साधने भांडवल बाजारात ज्या वित्तीय संस्थांना भांडवल केला जातो त्यांना भांडवल बाजाराची साधने असे म्हणतात आधुनिक भाषा विज्ञान व मी विचारणा महत्वाचे स्थान आहे म्हणून कल्पनेवर सौराशानात्मक भाषा शास्त्र उभारलेले आहे. म्हणून विचार निठ समजू घेतला नाही तर आधुनिक भाषा विज्ञानच समजणार नाही. मात्र कल्पनेचा वापर आधुनिक भाषा विज्ञान खूपच उशिरा झालेला दिसून येतो. गेल्य एक दोन शतकात स्कवनेम ल्पनेच्या अधाय्ताने चांगेच मुळ धरले आहे. आज भाषा, विज्ञान म्हणून कल्पनेला चांगलेच मिळत आहे. त्या संबंधी च्या अभ्य्साला विषेश चालना दिली आहे. त्यमुळे भाषा शास्त्रात भाषा शास्त्राची दिशाच बदलून गेली आहे. परंतु सउन संकल्पना ही प्राचीन व्याकरणकर आणि भाषा शस्रान्य यांनी वापरलेले त्या नियमा मुळे दोन शब्दातील भेद कळू शकतो ज्यामुळे दोन शब्द अलग राखले जातात. अशा भाषेतील सून लक्षणांना सुनी म्हणतात. स्वप्ना म्हणजे भाषेत उपयोगी पडणार ध्वनी होय. स्वनेमान च्या मुळे शब्दातील अंतर भिंता ओळखता येते. ओदार्नार्थ फार फार car दार दार

आपणास असे दिसून येईल कि यातील अर्धा व्यंजन फक्त वेगवेगळे आहेत बाकीचे स्वन सर्व शब्दात समान आहेत. या सर्व स्वनिमान मध्ये त्या वेग्व्गेले पण मुळे सर्व शब्द वेगवेगळे साल्या सारखे वाटतात स्वनीयम ही संकल्पना दोन अर्थानी वर्पारली जाते हे दोन शब्द सकृतदर्शनी भिन्न आहेत. हे केवळ स्वनिमामुळे समजू शकतो. एकाच जागी दुसरा शब्द उचारला किवा वापरला तर होण्यची शक्यता अधिक असते. स्वनियमा चे भेदक लक्षण म्हणजे स्वनियाम होय

हे स्वनेम आहेत. प्रत्येक भाषे मध्ये स्वनेम व्यावास्ता वेगवेगळी असते. वेगवेगळ्या भाषेत स्वनेम एकाच चिन्हा मध्ये दाखविले गेले तरी त्याचे मूल्य व कार्य भिन्न असते. उदारणार्थ क हा स्वनियम अनेक भाषेत आढळला असला तरी त्याचे उच्चारण वेगवेगळे असते वेगवेगळ्या भाषेत स्वनेम एकाच तरी त्याचे उच्चारण वेगेवेगळे असते. वेगवेगळे भाषेत स्वनेम एकाच अव्यापित चिन्हाने दाखवले गेले तरी त्यांचे मूल्य व कार्य भिन असते उच्चारण व्यापीत चिन्हाने दाखविले गेले तरी त्याचे मूल्य व कार्य भिन्न असते. क चे उच्चारण वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. english भाषेत पण म्हणून ओळखा जातो. रशियन भाषेत लोक दरवाजा लोक कांदा या उदार्णावरून ल हा स्वनेम म्हणून येतो थोडक्यात स्वनेम नाही. विशिष्ट भाषेच्या अनुषंगानेच केली जाते. हे भाव्तिक रचना आहे. स्वानाचे विवेचन विशिष्ट भाषेचा विचार न करता येतो स्वनियामाशी अशी स्तिती नाही कारण स्वनेम हा संभोध आहे. त्याचे विवरण सात्विक पूर्णात्मक पद्धतीने केले जाते विशेश लक्षणे युक्त स्वन म्हणजे स्वने प्रतेक भाषेत स्वनांची संख्या कमी जास्त असते. मरठीत पंचेचाळीस german, french भाषेत पस्तीस इंग्रजीत शेचालीस अशी स्वनिमाची संख्या आहे सरासरी संख्या आहे. चाळीस ते पंचेचाळीस आहे संखेने अत्यल्प असलेले स्वनेम निरनिराळय पद्धतीने एकत्र येऊन त्यतून हजारो स्वनेम तयार होतात. स्वनेम हा भाषेचा लघुतम घटक आहे. स्व्नेमांचे गुणधर्म सांगता येतेत स्वनेमाचे विचाराची भाषा शास्त्र अवशक्ता आहे काय? याचा ही विचार करावा लागतो. शब्दाचे भिन्नत्व शोधून काढण्य साठी स्वनांचा गुणधर्मान चा उपयोग होतो. भाषेत अनेक स्वन असतात. अशा गुणधर्म युक्त स्वनावारच स्वनिय्मातात व्यवस्ता आधारलेली असते. मातृ भाषेतील स्व्नेमा शोधून काढणे सोपे असते कारण त्या भाषेचा लहानपणा पासून परिचय असतो. परंतू एखादी राजकीय भाषा तीकाव्याची असल्यास त्या भाषेतील स्वनेयामतात

वेगवेगळी असते. दोन शब्दातील वेगळे पण स्वनेम पद्धत दाखवून देत असते. स्वनेमाला शब्दातील योग्य भेद दाकवून देणे हे स्व्नियामांचे अंतिम ध्येय असते. वंग इंद्रियान मार्फत बाहेर करणार येत का नाही? काही वेळा व्यक्तीच्या अपेक्षा असतात वर परत ते वेगवेगळे आवाज असू शकतात. माणसाचे वय, लिंग, राहण्याचे ठिकाण या वर स्वनेमांचे गुणधर्म अवलंबून असतात. स्वन उचार्नातू भेद स्पष्ट होतो राधा, श्याम, राम, घाम इत्यादि अक्षरात र, ध, श, घ हे असून भिन्न आहेत. या ठिकाणी विभेदक लक्षण म्हत्वाचे आहे. स्वने उच्चारनातीला स्पष्ट केल्या जातात. शब्दची सिमा स्पष्ट करण्याचे काम सस्व्नेयामा काढून होते. या शिवाय काही अतिरिक्त लक्षणे ही काही भाषा मधून दिसून येतेत स्वनेक भेद पुष्कळ असतात. स्वनेम मोचकेच असतात आणि त्यांचा विभेदक म्हणून अभाय्स केला जातो विचार हा सर्व भाषांना लागू पडतो. स्वनेम विचार हा विशिष्ट भाषे पुरता मर्यादित असतो. ध्वनी विचारात अंशायाचा विचार काधीक्रीत नाही. स्वनिय्मी विचार पहिला जातो. भाषेतील स्वने सतत बदलत असतात स्वनेम हा एक घटक आहे. ध्वनी विचार आणि

स्वर आणि व्यंजने यात भिनत असूनही आपण काही वेळा आपण एकाच ध्वनी मानतो विशिष्ट ध्वनी बदलून त्यास शब्द भिनात्व येते. म्हणून त्यास शब्द उच्चारणा मध्ये जो बदल होतो. तो स्व्नेयामिक नसून पारीस्तीत अपेक्ष असतो. अनेक गोष्टीतील सामर्थ्य शोधण्य चा आपला प्रयत्न असतो. उदारणार्थ माणूस, जनावर प्रिया, मुले इत्यादी या ठिकाणी अशा प्रकारचे विशिष्ट चीज अस्तित्वात नाही तर त्या त्या प्रकारात जातीत मोडणारे नाम समोर दिसून येतात. उदारणार्थ माणूस म्हटल्यावर राम, गणेश, गोविंद, गणपत अशी नाम निर्देश युक्त मालिका नजरे समोर येते. प्रतेक भाषेत असे उच्चारले जाणारे स्व्नांतरे आहेत. भाषेच्या स्वपण पद्धतीत बिंदू म्हजे स्वनेम होय. स्वनेयामाचे हे कार्यात्मक व्याख्या आहे. स्वनेमाचे भाषेतील कार्य यावरून स्पष्ट होते. भाषेतील स्वनेम हे लघुत्तम अविवाजित घटक आहेत. ज्यामुळे कान, दाम, साम आदि शब्द वेगवेगळे मानले जातात. प्रतेक शब्दा च्या आग्य स्तानी असलेले स्वने हे स्वनेम आहेत. फार, हार, हे दोन वेगळे शब्द आहेत. english भाषेत मात्र तसे नाही. यावरून स्वनेम हा एक स्वपानांचं वर्ग असून त्या वर्गातील सर्व स्वन हे त्या स्व्नेमा चे स्वनंतर होय. स्व हा स्वन उच्चारणात भिन्न असला तरी तो स्व वर्ग म्हणूनच ओळखला जातो. त्यातील भेद कार्यकर किवा विवेदक नाहीत. म्हणून त्या या सर्वाना मिळून स्वहा कानून बनतो खंडित स्वने म्हणजे स्वर, व्यंजने आणि अर्धस्वर होय. उच्चारण अवयवांची हालचाल उच्चार्नाची उचार्नाची हालचाल त्यसाठी करावे लागणारे प्रयत्न या सर्वांच्या विचारातून खंडित स्व्नेमांची निर्मिती होते. म्हणूनच इथे एकत्रितपणे खंडित स्वनांची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. खंडित स्वने म्हणजे स्व्नेच्या हालचाली मुले निर्माण झालेले अर्थ निर्णायक स्वन होय. याचे कारण सलग उच्चारणा चे लहान खंडात खंड पडून ते आपल्या ला मिळतात. त्यंचा उच्चार स्वतंत्र पने होतो. खंडातील स्व्नेचा प्रतेक खंड लेखनात स्वरले आहे. त्याच प्रमाणे स्वरवले म्हणजे स्वप्नांचा चढ उतार होय. असे शब्द समूह आहेत.